अस तिथे आपल्याला पोस्टर एका मुलाचा दिसत आहे अ हे बास्केटबॉलच अहं --

चाळ व्यायाम करण्यासाठी थोडा वेळ बाहेर जात असते तर तिथे पण असे दृश्य आहे ते अं छान आपल्याला सकाळी--

खूप अ छान अस स्लीपर बस असते ती आपण प्रवास करू शक--

आय लव्ह पुणे अस तिथे अ लिहिलेल आहे.